अच्छा अच्छा. बर बर काही नाही सहजचं फोन केला नेहमीप्रमाणे.

फोन करूया काय चाललंय काय नाय विचारूया. आज एक बातम्या बघत होतो ऑफिसला निघायच्या आधी टीव्ही वर

हो चाललंय नेहमीच राजकारण हया लोकांच.

मग म्हणल आमच्या वेळच हे राजकारण आताच्या पिढीच हे असं होतं. तुमच्या वेळेला कसं होत राजकारणाचं स्वरूप? कसे होते राजकीय पक्ष? काय करायचे आमच्या वेळेला आमच्या वेळेला हे असले भांडण आणि तंटे बिंटे नव्हते.

म्हणजे उखाळ्यापाखाळ्या काढत नव्हते लोक म्हणजे सरळमार्गी लोक होती.

आता साधं कारण घेऊन म्हणजे राजकारण हे बघून लोकांचे हे राहिले बाजूलाच हो हो यांचे भांडण चालू आहेत.

पण खरंच खरंच असं होतं का? आज हा ईकडे गेला उद्या तिकडे गेला असं नव्हतं.

समजा पक्ष धरला तर ते कायम त्या पक्षात राहायची.

बरोबर त्यामानाने खरीच जुनी माणसं त्या मानाने राजकारणात राहून समाजकारणाच त्यांचा वाटा मोठा असेल.

कारण आता बघितलं तर खरं पाहता राजकारणाच हे इतकं मोठं शस्त्र आहे. आपल्या लोकशाही मध्ये राजकारणाचा आहे धरून समाजासाठी देशासाठी किती काही गोष्टी करता येऊ शकतील तसे काही लोक आहेत. जे आज ही राजकारणामध्ये राहून त्यांच समाजकारण लोकांच्या उपयोगी येणारे अशी बरीच कार्यते लोक करत असतात.

म्हणून म्हंटलं आता तुम्हाला विचारुया कारण आता तुमचे जुने अनुभव तुम्ही पाहिलेल राजकारण या सगळ्या गोष्टी आता खरं तर अभ्यासल्या गेल्या पाहिजे पण तस काही होताना दिसत नाही. आता काय झाले आता पुढे पुढे करणारा माणूस पुढे येतो.

हो हो हो बरोबर पण खरंच काय तुम्हाला म्हणजे मोठी खरतर शक्ती आहे राजकारणाची किंवा राजकारण म्हणा किंवा ह्याच्यात जी लोक राहून कार्य करत आहेत.

हा त्या वेळेला काय होत माहिते का त्यावेळेला लोक ह्यांनी करायची म्हणजे समाजाला काय उपयोगी पडेल आता हा त्यादृष्टीनी हे करायची आता असं नाही राहिलेल.

बरोबर आहे. हम्म बरोबर आहे. खरंय तेच म्हटलं की काय नेमकं आणि त्या वेळी काही राजकारणी मंडळी राजकीय पक्ष किंवा हे असं काही तुमच्या आठवणीत आहे का की खरंच आपल्याला जर एखाद्या पक्षाचे नाव जरी माहिती नसेल असं काही की वेळेला एखाद्या वेळेला कुठल्या तरी राजकीय पक्षाने किंवा राजकारणा मध्ये त्यावेळेला खूप मोठं असा वेगळा निर्णय जो समाजासाठी उपयुक्त ठरेल. आणि त्याचा आजपर्यंत सगळ्या लोकांना आमच्या पिढी पर्यंतचा फायदा झाला असं काय आठवणीत आहे का? आठवणीत नाहीये आता अच्छा हम्म. अच्छा बरं नाही म्हणूनच म्हंटलं की मे पाहत होतो एक विषय आताच चालला होता बातम्यांमध्ये सांगत होते कि कि एक गृहस्थ राजकारण विषयी बोलत होते कि लोकशाही मध्ये राजकारण हे एक प्रमुख अंगकरी असलं

झाला असला. म्हणजे ते तेच सांगत होते की राजकारण आता सध्या राजकारण न राहता अर्थकारण झालंय. हम्म त्यामध्ये किती बदल घडायला हवेत किव्हा काय .असा तो आजचा त्यानंतरचा चर्चेचा विषय होता. तर म्हणून म्हटलं विचारूया ते की जुन्या पिढी पैकी अनुभव तुम्ही जवळन पाहिलेल त्यावेळच राजकारण म्हणून म्हंटल तुम्हाला फोन कराव हा काय तसंच आमचं राजकारणाचा संबंध नव्हता पण असा ऐकून अ वाचून असं सगळ प्रत्यक्ष माहिती आहे. मला तसा प्रत्यक्ष राजकारण्याशी संबंध नाही. तेव्हा तरी पण पेपर मधनं तेंव्हा टीव्हीपण नव्हते एवढे हो हो रेडिओ वरुन काही बातम्यांच्या मिळायच्या हो त्याच्यावरूनच हे कळायचं. बरोबर त्यावेळेला आपला महाराष्ट्र म्हणा किंवा महाराष्ट्रातल राजकारण वेगळं असेल केंद्रातलं म्हणजे दिल्लीच राजकारण तिथली त्यावेळची घडामोड आणि त्या वेळेला नुकतंच आपल्याला स्वातंत्र्य

हा हा पण ते तर त्यावेळेला असं दिल्लीला काही घडलं तर इथे यायला वेळ लागायचा. तस आता काय झालं कि आताच्या वेळेला टेक्नोलजी मुळे लगेच कळून येते त्यावेळी सकाळी घडलेलं दोन मिनटात इथे समजत. हो वेळ लागायचा बराच इथपर्यंत यायला आम्हाला आमच्या इथं पर्यंत यायला हो बरोबर त्या वेळेला प्रमुख हे तुमचं त्या माध्यम जे असायचं ह्या राजकारणातल्या घडामोडी समजायला तर त्या वेळेला रेडिओ अच्छा अच्छा.

अच्छा पण मग त्यावेळेला पेपर मध्ये पण हे एवढ असायचं कि सात आठ दिवसापूर्वीच म्हणजे ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या असतील त्या पेपर मध्ये येत त्या सांगा स्थानिक पेपर मध्ये फार कमी येत होत्या त्याच्या मध्ये हो आम्ही स्थानिक पेपर वापरायचो ना खेडेगावात असल्याकारनाने खेड़ेगावात त्याची सोय पण नव्हती काही अच्छा गाड्यांची म्हणा याची त्याची

त्यामुळे आमच्या कडे यायला आठ दिवस लागायचे

कुठल्या कार्यक्रमात गेलेला हा हा आमच्या चौक मध्ये हे सगळं निवडणुकी च्या वेळेला व्हायच

हां निवडणुकीच्या आधी सगळी भाषणं सगळे प्रत्येक पक्षाचा आमच्याकडे चौक आहे. हा हा चौका मध्ये एक स्टेज यायचं बांधलेल भारीच हा हा तिथे सगळे प्रत्येक पक्षाचा वक्ता आमचा पक्ष काय करतोय कसा आमचा पक्ष देशासाठी उपयोगी पडेल हे सगळं अच्छा प्रत्येक पक्षाचा माणूस सांगायचा हो हो हो खरंय त्या वेळेचे म्हणजे त्यावेळेचं राजकीय एकंदर घडामोडींमध्ये स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सगळं सगळे एक एक पक्ष आपापल्या ह्याच्या प्रमाण समाजासाठी कार्यरत असतील. हो हो तेंव्हा काय होत विरोधी पक्षाच असतील तरीही समाजाला पोषक करत असत काम अच्छा म्हणजे एखाद त्या यांच्यात पक्ष सत्ता रूढ पक्षाने समजा काही हे केलं तर

बरोबर विरोध करायचा म्हणून विरोध करत नसत हा तसा नसायचं हां बरोबर म्हणजे दोन्ही म्हणजे म्हणतात राजकारणा मध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकत्र त्याला हे करायचे काय म्हणतात त्याला ना सपोर्टींग होत सगळं ना सपोर्टींग होतं अगदी बरोबर आहे. आता झालाय असं की पक्ष म्हणा किंवा काही तरी आता आताच राजकारण मला असं वाटतं आमच्या पिढीने जे आता आम्ही पाहतोय की ते आहेत. खरंच एखादा जर चांगला कार्य करत असेल तर त्याला

बरोबर खर तर खूप कधीकधी आमच्या पिढी च्या असं डोक्यात येतं की खरंच राजकारणामध्ये आपण प्रवेश करून एखादा खरंच समाजा विषयी जर काही करावं असं वाटत असेल तर हे कराव.

वेगळे किंवा असे काही एखाद्या आणि राजकीय घडामोडीं मध्ये खूप अशी समाजाच्या उपयोगाची किंवा अशी एखादी घटना कि जी समाजाला खूप काही देऊन गेली एखादा पक्षाने काही केलेलं किंवा असा काही ते ते ही आठवणीत राहिले तसं नाही सांगता येणार तस तर माझ्या स्मरणात नाही अच्छा ओके मग म्हणून म्हंटल तुमच्या वेळेला जेंव्हा पहिल्यांदा टीव्हीच माध्यम आलं असेल ते कश्या असायच्या बातम्या किंवा राजकारणाचं कस काय हे करायचे विश्लेषण? ते हेच समजा दुसऱ्या पक्षाने काही मांडलं तर त्याच्या वरती चर्चा व्हायची माध्यमामध्ये हा म्हणजे जश्या आता या चर्चा होतात तशा चर्चा व्हायच्या. हम्म पण तेव्हा कसं असायचं बातम्याच तुमच एवढी वेगवेगळी चॅनेल आहेत त्यावेळेस पण तसच वेगवेगळे हां नाही तेंव्हा ठराविक चॅनेल होते मराठी हे असायच काय आपलं असायचं मुंबई ब हा त्याच्या वरती सगळ्याना समजायचं आणि ऑल इंडिया ऑल इंडिया म्हणजे ते दिल्ली चॅनल त्याच्यावरती सगळ्या राजकीय घडामोडीं आहे ते दिल्ली च्या आह हां सेंट्रल गवर्नमेंट किंवा हे सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंटन सेंट्रल गव्हर्नमेंट, पण ख़रच त्या वेळला म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर देश त्यावेळीचा अशा राजकीय घडामोडी असतील आणि तुम्ही सुद्धा अगदी मन लावून त्यावेळे ऑडिओ एकमेव माध्यम आहे त्यामुळे ऑडिओ मध्ये एक

बरोबर हम्म खरंय आणि प्रत्येकाच्या घरात रेडिओ असायचा असा नाही फार श्रीमंत लोकांच्या घरात रेडिओ असायच

त्यामुळे रेडिओ ऐकण्यासाठी दुसऱ्याच्या घरी जावं लागायचं बातम्या त्यावेळी हा त्यावेळची बातमी ऐकायला जायचं पण आता जस वेगवेगळ्या आता कसं की राजकीय पक्ष राजकारण हा विषय घेऊन ठरावीक टीव्ही वरती काही मुलाखती लागायच्या आह त्यामुळे आता असे काही आज जसा मी येथे सकाळी कार्यक्रम बघितला. तर तस त्या वेळेला रेडिओ वरती पण असायचा का एखाद्या वारी हो हो चर्चासत्र आणि मग त्याच्या अगोदर आपल्याला आह जशी आता अॅडव्हाइसमेंट करतात अशी अॅडव्हाइस पणअसायची हा जाहिरातीच्या जाहिरातीमध्ये not clearजाहिरातीच्या असणारच त्या धरूनच चलायच पुढे हम्म पण खरंच राजकारण हा विषय इतका अतिशय महत्त्वाचा आणि एखाद्या खरंच करण्यासारखा आहे तर असं ही नाही आता हळूहळू राजकारण मध्ये सगळ्याच गोष्टी वाईट आहेत कीं आहे खरच काही गोष्टी अशा आहेत की त्या मध्ये चांगल्या आहेत त्यामुळे त्यावेळच्या काळाला ते धरून आताच काळ निराळा आहे त्या वेळेचा काळ निराळा होता बरोबर आहे हो हो हां प्रत्येका काळानुसार नुसार चालू असतं हो हम्म नाही खरंच आहे पण राजकारण हा विषय इतका शक्तिशाली आहे म्हणजे जर अतिशय लक्षपूर्वक आणि म्हणजे समाजात उपयोग गोष्टी करीता करण्यात आल्या असतील एखाद्याला तो काय करू शकतो वाटेल ते करू शकतो तो होते मोदींच उदाहरण घ्या ना हो मोदी सामान्य ह्यांच्यातन आलेले गृहस्थ हो आज कुठे जगात रेकॉर्ड ब्रेक केला आहे त्यांनी सगळ्याच बाबतीत. हो हो खर आहे राजकारण हा

सामान्य घरातला ग्रहस्थ राजकारणाच्या माध्यमातून इतका सर्वोच्चपदी जाऊ शकतो. आंबेडकर पण आहेत हो हो हो भेटेल का पण मोठय़ा वाट मध्ये हो बाबा साहेब आंबेडकरांचा यात मोठा वाटा आहे

हक्क मिळालेले सगळे हो हम्म राजकारणा मध्ये खरेच आहे शक्ती चांगल्या

एका नाण्याच्या दोन बाजू घेणाऱ्याला काय राजकारणाचा चांगला घेता येईल ते चांगल्या घ्यायचं हे करू शकतो ते आपल्या सर्वसामान्य राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या वेळेचा कसा असाय

ज्याला समजतं समजतंय तो पण बोलतो जो समजत नाही तो पण बोलतोय हो त्या वेळेला तस नव्हतं लोक होते तेच फक्त राजकारणावर बोलायचे हम्म हम्म तेच आमच्या पिढीत सुद्धा खूप जाणकर आणि अभ्यासू लोक आहेत राजकीय क्षेत्र मध्ये आहेत त्यांचे विचारपण देखील तेवढेच ऐकण्याजोगे आणि अनुकरण करण्याजोगे आहेत. हम्म आह आता जे इंग्लंडमध्ये आपले किती एकदम यंग माणूस आहे हो यामध्ये राजकारणात आलेत म्हणजे आपली येथे झालेत ना?